मी बरा आहे मामी तू सांग तू कशी आहेस? मी पण छान मस्त मला थोडं काम होतं तुझ्याकडे हा बोल ना मामी काय काम होतं मी तुला नक्की मदत करेन अरे काम म्हणजे असा होतं की तुला माहितीये मी फ्री लन्सिंग करते पार्लर च आणि मला ना आता माझं स्वतचं पार्लर सुरू करायचं आहे

अरे वाह हे तर खूपच चांगलं आहे मी तर तुला अदी ही हे सुचवलं होतं हो ना पण काय आता होतंय आता माझी जरा जास्त दगदग होतेय कारण बाहेरची ऑर्डर वैगरे जावं लागतं त्यामुळे कसं थोडं जमत नाही तर मग विचार करते आहे जर स्वतची जागा घेतली

तर मग तिथे एका जागेवरच सगळं स्थिर स्थावर होईल आणि एक दोन स्टाफ ठेवला का मला तर जरा बरं पडेल म्हणजे पार्लर मधे मला स्वतचे क्लास पण चालू करायचे आहेत आणि मी जे काही प्रॉडक्ट बनवते

ते मला तिकडे बनऊन शिकवता येईल म्हणजे थोडं जरा जास्त इन्कम आपल्याला मिळेल

हो आहे मी आता माझ्या एरिया मधे स्टेशन एरिया पडतो जिथे मी राहते तो तिथे मी बघितली आहे जागा पण ते थोडंसं रेंट पण जास्त आहे पण मी विकत घ्यायचं विचार करते म्हणजे स्वतचं असेल

तर मग कसं आपण आपला भाडं महिन्याला भरण्यापेक्षा आपण ई एम आय भरलेला बरा ना असा माझा विचार आहे पण मला थोडे पैसे कमी पडतात म्हणून मी लोन घाययचा विचार करते पण काय कळत नाही कुठे अर्ज करू कसं करू

महिलांसाठी काही सुविधा आहेत का त्याबद्दल असं

ह्मम हमम ऐक ना अलीकडे एक योजना आलिये मुद्रा बँक योजना महिलांसाठी तर ही मुद्रा कर्ज भारत सरकार च्या उपक्रमा पैकी एक आहे

ह्या योजने मागील उद्देश्य भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना उन्नत करणे हा आहे ८ एप्रिल २०१५ रोजी भारतातील लहान व्यवसायांना पाठिंबा द्यायला मुद्रा कर्ज सुरू करण्यात आले आहे

हा मी ऐकलं होतं पण मला अशी डिटेल अशी माहिती नाही तू मला सांगू शकतोस का त्याबद्दल हो हो नक्की सांगतो देशात लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा वाहवा ह्या उद्देश्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी २००००करोड भांडवल असलेली मायक्रो युनिटी डेव्हलपमेंट आणि रिफायनड एजन्सी अर्थात मुद्रा बँकेंचे उद्घाटन केले आहे ह्या बँकेतून लघु

उद्योजकांना १० लाख पर्यंत कर्ज सहज उपलब्ध होणार आहे ह्यासाठी सरकार ने एकूण २००००कोटींची तरतूद केलेली आहे .ह्या बँकेच्या माध्यमातून लघु उद्योजकांना कर्ज देण्यासाठी देशाच्या इतर बंकला प्रोत्साहन देण्यात

हो का तर बरं मी काय म्हणते थोडक्यात ही मुद्रा बँक योजना म्हणजे छोट्या कारखानदारांना म्हणजे जे लहान मोठे बिझनेस करणार आहेत घरगुती त्यांच्यासाठी ही कर्ज योजना आहे त्यांना पण ज्यांना स्वतचं नवीन उद्योग चालू करायचा असेल लोन असेल फेरीवाले असेल तर ते त्यांना ही हे लोन दिलं जाईल हो हो ही प्रामुख्याने योजना लघु उद्योगांसाठी आहे त्याचा व्याजदर कमी असतो कर्ज मंजूर झाले की कर्जदाराला मुद्रा कार्ड दिले जाते ते क्रेडिट कार्ड सारखे असते आणि जेवढे कर्ज मंजूर झाले आहे ते वापरता येईल तुला एक क्रेडिट कार्ड भेटला जाईल त्या

पण जेव्हा आपण आपलाय करणार तेव्हा

ओके मग ह्या योजने मध्ये काही प्रकार वैगरे आहे का कशी आहे

अग मामी लहान मुलांना कर्ज नाही तर प्रकार आहेंत ते मी सांगतो आता

ह्मम त्याचमध्ये त्याचमध्ये तीन प्रकार चे कर्ज आहेत शिशु कर्ज , किशोर कर्ज आणि तरुण श्रेणी कर्ज

नाही नाही अजिबात नाही असा कही नाही

शिशु कर्ज म्हणजे ५० हजार पर्यंत आपलयाला कर्ज मिळू शकतं लहानसा स्टार्ट अप आहे तुझं आता नवीन पार्लर आहे सध्या नवीनच आहे ह्यासाठी ५० हजार पर्यंतची तुला कर्ज देणार

हा पण कर्जासाठी त्या अर्जदाराला त्याची व्यवसाय ची कल्पना मांडवी लागेल ह्यावरून ते कर्ज मंजुरी साठी ते पत्र ठरतील की नाही हे ठरवलं जाईल. ५० हजार किंमत आहे म्हणून त्या कर्जाला प्रकाराला शिशु कर्ज असा नाव दिलं आहे गवर्नमेंट ने अच्छा मी म्हटलं शिशु कर्ज श्रेणी मला वाटलं लहान मुलांना कसं काय

नाही नाही हा चुकीचा समज आहे

प्रत्येक प्रमकुख्याने मी एक एक पॉइंट सांगत जातो शिशु कर्ज अंतर्गत आपल्याला ५० हजार च कर्ज आपल्याला मिळू शकतं

त्यानंतर किशोर कर्ज किशोर श्रेणी कर्ज अंतर्गत आपल्याला ५० हजार ते ५ लाख पर्यंत आपल्याला कर्ज दिले जाते आणि तरुण श्रेणी च्या ह्याचमढे आपलयाला ५ लखपासून ते १० लाखापर्यंत

आपल्याला कर्ज मिळून जातं बँकेकडून बरं मग त्यासाठी काय कागदपत्र आवश्यक आहेत हो मुद्दा आहे आपल्याला बघा ओळखीचा पुरावा आपला आधार कार्ड पॅन कार्ड द्यावा लागेल

रहिवासी चा पुरावा म्हणून टेलिफोन बिल, लाईट बिल , घर पावती किंवा रेशन कार्ड द्यावं लागेल उत्पन्नाचं पुरावा म्हणून बँक डिटेल्स किंवा बँक स्टेटमेंट किंवा उद्यम आधार

जे आपण बँक स्टेटमेंट ने चालाऊ . उद्यम आधार व्यवसाय करतोय ची माहिती देण्यासाठी द्यावा लागेल उद्यम आधार म्हणजे उद्यम आधार म्हणजे काय करायचं?

उद्यम आधार म्हणजे आपण छोटासा व्यवसाय हे गवर्नमेंट मधे लायसेन्स थ्रू रजिस्टर केलं जातं सेंट्रल गवर्नमेंट मध्ये त्यावरणा आपल्याला ह्या योजने अंतर्गत आपल्याला कर्ज मिळून जाईल

म तो उतपन्नाचा पुरावा म्हणून असा असता का ते उद्यम अशा अ उद्योग आधार

ओके म्हणजे आपला हा व्यवसाय आहे तर त्याचा हा पुरावा आहे तर मग ते आपण रजिस्टर केलं आहे

ओके ओके मग आपल्याला आता जर ह्या योजने मध्ये जर काही त्यांनी ठराविक व्यवसाय क्षेत्र टाकली आहेत का की समावेश केली आहेत का की बाबा हा असा व्यवसाय असेल तर त्यालाच कर्ज मिळेल . ज्या महिलांसाठी त्यांनी ठराविक योजना दिल्या आहेत का की कुठच्या वर त्याला कर्ज मिळेल

त्यांचा अर्जाची आवश्यकता तपासणी आवश्यक आहे. आणि हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सर्व बँक मुद्रा कर्ज देत नाही म्हणजे सगळ्या बँक देत नाही काही ठराविक बँक आहेत. ओके म्हणजे सरकारने काही ठराविक बँका अश्या नियोजल्या आहेत तिथूनच आपण आपल्याला हे मुद्रा कर्ज मिळेल तश्या प्रामुख्याने बँक खाजगी क्षत्रितील बँका सार्वजनिक क्षेत्रातील बँका प्रादेशिक ग्रामीण बँका राज्यसरकार बँका आणि पुशपवित्त संस्था मग ह्या योजनेतील कर्ज कर्जाला व्याजदर कसं आहे? कर्जवरती

ह्या बँक आपल्याला महिलांसाठी कर्ज दिले जातात ह्या ५ बँक आहे .

शिशु कर्ज आपण जर घेणार तर त्याची प्रक्रिया प्रोसेस फी शून्य आहे

तसेच बँक ऑफ बडोदा आहे तिथे कर्जाची तिथे १० लखाच कर्जाची तिथे पण सेम १० लखाच देते परत fed ५ वर्षाची सेम कालावधी आहे . तिन्ही श्रेणी साठी पण प्रक्रिया शुल्क शून्य आहे तिकडे पण आणि इथे व्याजदर कमी आहे ९.६५ टक्के पासून आहे ह्यासोबत बँक ऑफ महाराष्ट्र आहे सेम १० लाख पर्यंत ५वर्षाचा कालावधी प्रक्रिया शुल्क प्रोसेसिंग शुल्क

प्रोसेसिंग शुल्क अवलंबून आहे तिथे कर्जावर आणि व्याजदर फक्त ८.७० आहे म्हणजे आपण जर आपलं

प्रोफाइल बघून ते आपल्याला हे ठरवणार प्रक्रिया शुल्क काय आहे

पण मझ्या मतनुसार बँक ऑफ महाराष्ट्र आपल्याला जवळ ची पडेल कारण तिथे व्याजदर खूप कमी आहे हो हो आपल्या इथे बँक ऑफ महाराष्ट्र आहे बरोबर

आणि कॉर्पोरशन बँक च काय माहिती आहे का त्याचामध्ये किती काय किती मिळत काय किती वर्षापर्यंत परत फेड वैगरे हा कॉर्पोरशन बँक तुमचं १० लाख पर्यंत देते पण त्याच परत फेड कालावधी हा ७ वर्ष आहे म्हणजे इतर बँका पेक्षा इथे २ वर्ष जास्त आहे परतफेड करण्यासाठी

ओके बरं बरं म्हणजे प्रत्येक बँकेचं व्याजदर वेग वेगळं आहे तर

पण महीलांसाठी काही निकष आहेत का ह्या कर्जमध्ये वयाची काही अट वैगरे आहे का

हो हो १८ ते ६५ वर्ष वयोगटातील महिला पुरुष ह्यासाठी अर्ज करू शकतात

आणि tyachapaiki अर्जदरापैकी कोणी दुकानदर चीते उद्योगपती उत्पादक स्टार्ट अप मालक व्यवसाय मालक शेतीच्या कामात महिलांचा सहभाग ह्या प्रामुख्याने ह्याच ते ॲप्लिकेशन पटकन पास करून टाकतात ओके मग ह्या योजनेचा फायदा काय आहे आपल्याला

किंवा आपली कोणती वस्तू तिथे गहाण म्हणून ठेवावी लागते

स्वत:चे १० टक्के भांडवल ठेवायची पण गरज नाही स्वतचे १० टक्के देण्याची म्हणजे आपल्या स्वतहाला काही गुंतवणूक नाही केली तरी चालेल नाही नाही केलं तरी चालेल आणि स्वतःचे १० टक्के नाही ही योजना स्वतचे १० टक्के द्यायची गरज नाही ही योजना फक्त सरकारी बँकेतच चालते म्हणजे तिथे कुठे ही फसवेगिरी प्रकार चालत नाही

हा १८ वर्ष पूर्ण पाहिजे तेच १८ ते ६५ वयोगटातील कोणती ही व्यक्तीभारतातील ज्याच्याकडे आधार कार्ड असला पाहिजे भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे

ही योजना हा प्रामुख्याने ही योजना मोदी सरकारने का काढली आहे की जे आपले भारत देशातील छोटे छोटे स्टार्ट अपस आहेत ओके किंवा जे महिला आहेत

अ तरुण लोक आहेत किंवा ज्यांना स्वतःच व्यवसाय मध्ये उतरायचं असेल पण त्याचंही भांडवल देणारा कोणी नहिये

तर थोडीशी ही सरकार रक्कम देऊन व्यवसाय चालण्यासाठी चालना देते म्हणजे त्यांना प्रोत्साहन प्रोत्सही त्याने प्रोत्साहन देते

आता ह्याचंध्ये अर्जदार कोणत्याही बँकेच्या थकबाकी चा नसावा मागे आपल्या कोणताही कर्ज वैगरे नसावं सीबिल सिबिल आपला चेक केलं जातं सिबिल स्कोर आपला चांगला पाहिजे नाही तर आपल्याला तिथे सिबिल स्कोर आपला चांगला पाहिज

म्हणजे आपल्या पेक्षा ह्याचा लाभ तरुण वर्गाला जास्त होईल कारण आपल्या देशातील बेरोजगारी कमी होईल आपल्या देशातील तरुण वर्ग स्वतःच्या पायावर उभा राहील

भारत देशातील तरुण उद्योजकांना खूप फायदा झालाय ह्या योजनेतून ओके म्हणून आपल्या गवर्नमेंट ने ही प्रधान मंत्री मुद्रा योजना लाँच केली

बरं आणि ह्या योजने मधे अजून म्हणजे काही असं आहे का काय अजून तरतूद वगैरे किंवा काय हो आता हे अर्जबद्दल मी सगळी माहिती सांगितली पण आता अर्ज ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे

तर हा अर्ज आहे हा ऑफलाईन आहे ह्या योजने अंतर्गत अर्जदार च्या संबंधित बँकेत म्हणजे ज्या बँक सांगितल्या महिलांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक , कॉर्परेशन बँक

ह्या जवळ च्या बँकेत आपल्याला जायचं आहे त्या तुला पत्ता मोबाईल नंबर आधार कार्ड सगळी माहिती अर्जपत्रसहित ते बँकेत जमा करावी लागेल

त्यानंतर बँक अधिकारी तिथे जे अधिकारी आहेत त्यांना अर्ज सर्व कागदपत्र आणि कर्जाची रक्कम एका महिन्याच्या आत आपल्या बँकेच्या खात्याच्या आत पाठवली जाईल .एका महिन्यात खात्यामध्ये समजा आपला सगळं वेरिफाय व्यवस्थित डॉक्युमेंटटेशन

असेल सिबिल स्कोर चांगला असेल तर आपल्याला एका महिन्यात ती रक्कम आपल्या खात्यात

बरं ठीक आहे चालेल मग मी पण बघते ह्यावर विचार करते तुला येऊन भेटेन मी मग तू मला सर्व ह्याबद्दल सांग तू आता सर्व डॉक्युमेंट्स वैगरे सांगितले ते मी आता सर्व घेऊन येईन मी आणि तुला

भेटेन आणि खरंच खूप थंक यू तू मला छान माहिती दिली त्याबद्दल ओके बाय